थंडरबर्ड चा उपयोग कसा करावा या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण लॉन्चर मध्ये थंडरबर्ड शॉर्टकट जोडणे
मेसेजेस टैग करणे क्विक फिल्टर Sortआणि थ्रेड मेसेजेस शिकू
आपण सावे एएस आणि प्रिंट मेसेजेस अत्तच आ फाइल आर्काइव मेसेजेस व्ह्यू ठे एक्टिव्हिटी मॅनेजर सुद्धा शिकू
येथे आपण उबुंटू 1204 वर मोझिल्ला थंडरबर्ड 1301 वापरणार आहोत
जसे कि आपण थंडरबर्ड नेहेमी वापरतो यासाठी शॉर्टकट आयकॉन तयार करू
थंडरबर्ड शॉर्टकट आयकॉन ला लॉन्चर वर ड्रैग आणि ड्रॉप करु
दश होम वर क्लिक करा
सर्च फील्ड मध्ये थंडरबर्ड टाइप करा
सर्च फील्ड च्या खाली थंडरबर्ड चा आयकॉन दिसेल
त्यास निवडा
आणि माउस चे डावे बटन सोडू नका
आता आयकॉन लॉन्चर वर ड्रैग आणि ड्रॉप करा
आणि माउस चे डावे बटन सोडा
बंद करण्यास दश होम वर क्लिक करा
लॉन्चर मध्ये थंडरबर्ड च्या आयकॉन वर क्लिक करा
थंडरबर्ड विंडो उघडेल
STUSERONEgmailcom आयडी च्या खाली इनबॉक्स वर क्लिक करा
लक्षात घ्या काही मेसेजस बोल्ड आहेत
हे अवाचीत मेसेजेस आहेत
गेट मेल आयकॉन वर क्लिक करा आणि गेट एल न्यू मेसॅग निवडा
आपण जीमेल आकाउंन्ट चे मेसेजस प्राप्त केले आहेत
समजा या मेसेजेस ना सेंडर द्वारे क्रमबद्ध करायचे आहे
कोलम्न हेडिंग फ्रॉम वर क्लिक करा
मेसेजस आता वर्णानुक्रमी क्रमबद्ध झाले आहे
पुन्हा एकदा फ्रॉम वर क्लिक करा
मेसेजेस उलट्या वर्णानुक्रमानुसार क्रमबद्ध झाले आहे
सब्जेक्ट नुसार क्रमबद्ध करू
सब्जेक्ट वर क्लिक करा
मेसेजेस सब्जेक्ट नुसार क्रमबद्ध झालेत
हे ट्यूटोरियल थांबवा आणि हि असाइनमेंट करा
दिनांका नुसार मेसेजेस क्रमबद्ध करा
मेसेज टॅग करू शकता
अशा प्रकारे तुम्ही मेसेज सहज ओळखू शकता जर तुम्हाला पुन्हा खोलायचा असेल तर
समान मेसेज एकत्रित करण्यास टॅग वापरू शकता
समजा मेल महत्वाच्या रुपात टैग करायचे आहे
इनबॉक्स वर क्लिक करा
पहिला मेल निवडा
टूलबार च्या टॅग आयकॉन वर क्लिक करा आणि इम्पोर्टंट निवडा
लक्ष द्या तो मेल लाल रंग दर्शवेल
खालचा पैनल पहा
मेल महत्वपूर्ण टॅग झाला आहे
टॅग काढण्यास मेल निवडा
टूलबार मधून टॅग आयकॉन आणि इम्पोर्टंट वर पुन्हा क्लिक करा
इनबॉक्स च्या पहिल्या मेल ला इम्पोर्टंट रूपाने आणि दुसऱ्या मेल ला वर्क रूपाने टॅग करू
समजा आपल्याला उजव्या पैनल मध्ये टॅग असलेलें मेल्स पहायचे आहेत
हे शक्य आहे का
तुम्ही मेसेजेस ना चटकन फिल्टर आणि पाहण्यास क्विक फिल्टर टूलबार वापरू शकता
टैग मेसेजेस पाहण्यास क्विक फिल्टर टूलबार मध्ये टॅग्ड आयकॉन वर क्लिक करा
फक्त टॅग केलेले मेसेजस दिसतील
टॅग्ड आयकॉन वर पुन्हा क्लिक करू
आता आपण सर्व मेल्स पाहू शकतो
आता मेसेज थ्रेड्स शिकू
मेसेज थ्रेड म्हणजे काय
सबंधित मेसेज क्रम किंवा संवाद रुपात दर्शित होते त्यास मेसेज थ्रेड म्हणतात
आपण मेसेज थ्रेड चा वापर सतत प्रवाहामध्ये सबंधित मेसेजेस पूर्ण संवाद रूपाने पाहण्यास करतो
हे कसे करावे ते शिकू
इनबॉक्स च्या डाव्या कोपऱ्यातील मेसेज थ्रेड आयकॉन दिसण्यास क्लिक वर क्लिक करा
संवाद रुपात मेल्स दिसतील
पूर्ण संवाद पाहण्यासाठी कॉरेस्पाँडिंग थ्रेड च्या पुढे थ्रेडिंग सिम्बॉल वर क्लीक करा
पूर्ण संवाद मेसेज प्रिव्ह्यू पैनल मध्ये दिसतो
थ्रेड व्यू च्या बाहेर येण्यास थ्रेड आयकॉन वर पुन्हा क्लिक करा
फोल्डर मध्ये मेल सेव आणि प्रिंट कसे करायचे शिकू
या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही डेस्क्टॉप वर नवीन फोल्डर तयार केले आहे
आणि सवेद मेल्स नाव दिले आहे
पहिला मेल निवडू आणि सेव करू
मेल वर डबल क्लिक करा
हे वेगळ्या टैब मध्ये उघडते
टूलबार मधून फाइल सावे एएस आणि फाइल वर क्लिक करा
ठे सावे मेसेज एएस डायलॉग बॉक्स दिसेल
डेस्क्टॉप साठी ब्राउज करा
सवेद मेल्स फोल्डर निवडा
सावे वर क्लिक करा
मेसेज फोल्डर मध्ये सेव झाला आहे
सवेद मेल्स फोल्डर वर जाऊ
यावर डबल क्लिक करून उघडा
मेल गेडीत मध्ये टेक्स्ट फाईल च्या रुपात उघडेल
बंद करून फाईल च्या बाहेर या
तुम्ही टेम्पलेट्स स्वरुपात मेसेज सेव करू शकता
टूलबार मधून फाइल सावे एएस आणि टेम्पलेट्स वर क्लिक करा
मेसेज थंडरबर्ड च्या टेम्पलेट्स फोल्डर मध्ये सेव्ड आहे
थंडरबर्ड च्या डाव्या पैनल मध्ये टेम्पलेट्स फोल्डर वर क्लिक करा
मेल ला निवडून डबल क्लिक करा
हे मुख्य मेल मध्येसंपर्क सूचीबद्ध सोबतTo एड्रैस फील्ड सोबत वेगळ्या टैब मध्ये उघडेल
तुम्ही या मेल च्या कंटेंट मध्ये बदल करू शकता
संपर्क जोडा किंवा डिलीट करा आणि यास पाठवा
सब्जेक्ट मध्ये 1 अंक जोडा
टेम्पलेट्स बंद करण्यास टैब च्या वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या एक्स आयकॉन वर क्लिक करा
सावे मेसेज डायलॉग बॉक्स दिसेल
दोंत सावे वर क्लिक करा
आता मेसेज प्रिंट करू
इनबॉक्स वर क्लिक करा आणि डाव्या पैनल वरून दुसरा मेल निवडून त्यावर डबल क्लिक करा
हे नवीन टैब मध्ये उघडेल
मेन मेन्यु वर फाइल मध्ये जाऊन प्रिंट निवडा
प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल
आपण या मेल ची प्रिंट आ4 शिट वर ओरिएंटेशन सोबत पोर्ट्रेट रुपात काढू आणि या मेल ची दोन कॉंपी बनवू
पेज सेटअप टैब वर क्लिक करा
पेपर साइझ फिल्ड मध्ये drop डाउन सूची वर क्लिक करून आ4 निवडा
ओरिएंटेशन फिल्ड मध्ये drop डाउन सूची वर क्लिक करून पोर्ट्रेट निवडा
जनरल टैब वर क्लिक करा
कॉपीज फिल्ड मध्ये 2 enter करा
प्रिंट वर क्लिक करा
जर तुमचे प्रिंटर व्यवस्तीत कॉनफिगर आहे तर मेल प्रिंट करणे सुरु करेल
प्रिंट डायलॉग बॉक्स च्या बाहेर येण्यास कॅन्सेल वर क्लिक करा
मेल टैब सुद्धा बंद करा
आता याहू अकाउन्ट वर अटॅचमेंट रुपात व्हिडीओ पाठवू
चला नवीन मेसेज ची रचना करू
मेनू बार मध्ये राइट वर क्लिक करा
न्यू मेसेज विंडो दिसेल
टीओ फिल्ड मध्ये याहू आयडी चे पहिले अक्षर स् टाईप करा
लक्षात घ्या याहू मेल आयडी आपोआप प्रविष्ट होईल
सब्जेक्ट फिल्ड मध्ये व्हिडिओ अटॅचमेंट टाईप करा
टूलबार मध्ये अत्तच वर क्लिक करा
अत्तच फाइल्स डायलॉग बॉक्स उघडेल
डेस्क्टॉप वरून व्हॉट इस आ स्पोकन tutorialरार निवडा
ओपन वर क्लिक करा
फ़ाइल सलग्न झाली आहे आणि अटैच्मेंट वर उजव्या कोपेऱ्यात दर्शित होते
सेंड वर क्लिक करा
आता आपल्या याहू अकाउंट वर लॉगीन करा
आपल्याला अटॅचमेंट सोबत मेसेज मिळाला आहे
आता याहू अकाउंट बंद करू
महत्वाचा मेसेज चा उलॆख करायचा असेल तर तो प्राप्त होऊ शकतो
परंतु इनबॉक्स मध्ये खूप मेल्स असल्यास ते अव्यवस्थित झाले आहेत
थंडरबर्ड अशा मेसेजेस ला आर्काइव करू देतो
प्रथम आपण आर्काइव सेट्टींग तपासू
डाव्या पैनल मध्ये स्टुसरोने जीमेल अकाउंट वर क्लिक करा
उजव्या पैनल मध्ये अकाउंट्स च्या खाली व्ह्यू सेटिंग्ज फोर थिस अकाउंट वर क्लिक करा
ठे अकाउंट सेटिंग्ज डायलॉग बॉक्स दिसेल
डाव्या पैनल मधून स्टुसरोने जीमेल आकाउंट वर क्लिक करा
कॉपीज आणि फोल्डर्स वर क्लिक करा
मेसेज आर्काइव्ह्ज पर्याय सक्षम आहे
हे पर्याय फोल्डर निश्चित करते ज्यामध्ये मेसेज आर्काइव्ह्ड आहे
जर हे पर्याय सक्षम नसेल तर कीप मेसेज आर्काइव्ह्ज इनबॉक्स चेक करा
STUSERONEgmailcom फोल्डर वर आर्काइव्ह्ज पर्याय निवडा
आणि ओक वर क्लिक करा
स्टुसरोने जीमेल अकाउंट च्या खाली इनबॉक्स वर क्लिक करा
आता तिसरा मेसेज आर्काइव करू
उजव्या पैनल वरून याला निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा आणि आर्काइव निवडा
मेसेज स्टुसरोने जीमेल अकाउंट च्या खाली आर्काइव्ह्ज फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे
हे इनबॉक्स मध्ये आता दिसणार नाही
जर आपल्याला थंडरबर्ड चा उपयोग करून केलेले एक्शन पहायचे असेल तर
हे हि सोपे आहे
एक्टिव्हिटी मॅनेजर थंडरबर्ड मध्ये केलेल्या एक्शन्स ची सूची दर्शित करते
मेन मेन्यु मधून टूल्स आणि एक्टिव्हिटी मॅनेजर वर क्लिक करा
एक्टिव्हिटी मॅनेजर डायलॉग बॉक्स दिसेल
इमेल ची सर्व क्रिया तपासण्यास सूची पाहू शकता
एक्टिव्हिटी मॅनेजर डायलॉग बॉक्स बंद करूया
थंडरबर्ड विंडो च्या डाव्या कोपेऱ्यातील रेड क्रॉस वर क्लिक करून थंडरबर्ड च्या बाहेर येऊ
या ट्यूटोरियल मध्ये आपण लॉन्चर मध्ये थंडरबर्ड शोर्ट कट जोडणे मेसेज टैग करणे क्विक फिल्टर सॉर्ट आणि थ्रेड मेसेज शिकलो
आपण मेसेजेस सावे एएस आणि प्रिंट फाइल अत्तच करणे मैसेज आर्काइव करणे एक्टिव्हिटी मॅनेजर पहाणे हि शिकलो
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
थंडरबर्ड मध्ये लॉगीन करा
मेसेज थ्रेड पहा
मेसेज सेव आणि प्रिंट करा
इमेल निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा
यामधील सर्व पर्याय तपासा
एक्टिव्हिटी मॅनेजर डायलॉग बॉक्स पहा
थंडरबर्ड च्या बाहेर या
लॉगीन केल्यानंतर एक्टिव्हिटी मॅनेजर डायलॉग बॉक्स पुन्हा तपासा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडिओ downloadपाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम
स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे
सहभागासाठी धन्यवाद